हॅलो, हाय सिद्धी

अगं ये लवकर, दोन वर्षांनी आपलं कॉलेज चालू होतंय ना म्हणजे एक्साईटमेन्ट नाहीये का जरा

हा मग मी तुला म्हणतेय कधी येतेय, दोन वर्षांनी, कोरोना काळात एकतर आपलं कसं झालं तुला माहितीये ना

अगं आपल्याला ना कोविड संदर्भात बोलायचय

कुठायस तू, कधी येतेयस तू? अगं मी हिताच आहे, माझ्या घरीच आहे, मी कुठ नाही गेले या कोरोंना मूळ हा का ठिके ठिके का काय झालं, करोना काळात काय एवढं काय झालं दोन वर्षांनी मला एवढा कॉल केलास तू

माझा बारावी चा पेपर संपला आणि पंचवीस तारखेला माझा बड्डे होता आणि बावीस तारखेला च करोना लॉकडाऊन पडलं, अन ते जे पडलं दोन वर्ष पडलं हो का, कोरोंना काळात तुझ कॉलेज चालू नवता का ?

आणि मला सांग मीटिंग वर लेक्चर नाही का झाले तुझे

ऑनलाइन झुम मीटिंग वर लेक्चर नाही का झाले तुमचे अगं माझे बारावी चे पेपर संपले ना मग ते मला फॉर्म कळलेच नाही की कधी सुटले ते एफ वाय चे म्हणून माझे ते विषय म्हणजे एफ वाय माझं ड्रॉप केला मी तिथंच

फक्त एवढंच की बोर्डाचा पेपर झाला नाही

हो का, पण कोविड मुळं खूप लोकांचं नुकसान झालंय ते तर झालंच, ते आता होताच, कोविड च तसा होता काय माहिती कुठून आली ही महामारी आपल्या भारतामध्ये, भारतातच काय आख्या जगातच

नुकसान झालं, जीव घेतला त्यांचा ते तर आहेच ग, मी पण कोविड सेंटर मध्ये होते ना जॉब ला मलापण खूप डोक्याला ताप होता काय केलं तू कोविड सेंटर मध्ये तिथं कात्रज ला कोविड सेंटर होतं तर त्यांनी बनवला होता, मी नर्सिंग चा हे केल्ता ना कोर्स

काय करत होती, करोंना काळात तिथ

पण काय आर मी एक महिना तर हेच करत होते नर्सिंग च

त्यांना आय. व्ही. ते गोळ्या वगैरे, तेच करत होते मी तिथं

तर असं जे नॉर्मल लोकं आहेत त्यांचे तर किती हाल होयल लागले हो, आमच्या इथे पण मी बघतेच ना आमच्या इथे पण खूप चे केस चालते हो ना ते तर की आता ते बाहेरगावी, बाहेरगावी च्या लोकांना इथे कामासाठी ते पण परत जायला लागले, ते तर किती मेले अरे पण शहरातच जास्तकरून माणसांला हे झालं, गावाकडं तरी एवढ नाही, कारण ते गावकडच वातावरण ते हे असतं ना फ्रेश हा ना त्याच्यामुळ आपापल्या गावाला गेली ते लोकं, पुण्यातन, शहरतन म्हणजे असं नाही का

कायनाय काय दोन , दोन दोन महीने होते घरी नंतर मग ना आम्हाला इंटरव्ह्युसाठी बोलावलं होतं, मग मी तिथंच जॉब ला लागले, एक महिना तो पण करोंना करोंना कमी कमी झाला मग तो पण बंद झालं आता तू बातम्यावर न्यूज बघायचिस का

न्यूज बघायचिस का बातम्या लावून कोविड च कसं दाखवत होते

हा, आमच्या इथल्याना तर खूप जणांला कोविड झालता की काही काही जन वारले पण नाही का अशे, काही काही जन नीट पण झाले हो, मी पण पॉजिटिव होते

सांगितलं का नाहीस मग तू मला ? अगं मला ते क्वारंटाइन केला होता ना मग माझ्याकड फोन पण नव्हता तवा

आणि माझी आजी वारली त्याच्यामुळ, माझी आत्या गेली

आमच्या पण पूर्ण गल्ली मध्ये सगळं तसंच होता की घरच्या बाहेर निघायचं नाही

मी पण घरच्या बाहेर निघतच नव्हते, मी घरातच होते हा का, कुठं हे म्हणजे आता लग्न कोण

करोंना मुळं लग्न पण थांबले होते सगळ्यांचे

गरिबांना खायला भेटत नाहीये

हो कोविड काळात पोलिसांनी पण खूप मदत केली आपली पण हा, पोलिसांनी तर मदत केलीच हा, आणि ते गरिबांसाठी ते नगर सेवकांनी ते थोडेशे राशण वाटले, त्यांनी एक महिना दिला नाही, त्यांनी पूर्ण करोंना जाउस्तो पर्यन्त त्यांनी मदत केली सगळ्यांना

सगळ्यांना जेवण वाटत होते, गरजू लोकांना जेवण वाटत होते काय माहिती, माझ्या मावशी कडे देत होते पण आमच्याकडे नाय आले ते आमच्या तर कोण वाटत पण नवता असं स्कूल मध्ये ते धान्य देत होते बघ

स्कूल मध्ये पण देत होते धान्य ते काय नाय, माझं तर बारावी संपली होती म्हणून मला काही तेवढा माहिती नाहीये

Unclear नाही ना आमच्या घरी नव्हते येत, आमच्या एरियातल्या स्कूल मध्ये ना Unclear आमचे एरियातल्या स्कूल मध्ये ना म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी असं हे भेटत होते, ते नाही का डाळी असं भेटत होत घरी होका आमच्याकडे नव्हत भेटत, म्हणून आम्ही काय मावशी कडून आणायचो.

ते कोविडच्या बारेमध्ये मोदीनी ५००रूपये पाठवले होते बँकेला हा ते पण आहे ते मी ऐकले पण मला एवढ काही माहिती नाही आमच्या अकाऊंट वर तरी नाही पाठवलं

अजून काय म ?

आता तर करोंना गेला

कोरोनाच्या काळामध्ये पण अजून एक कुढला तर रोग आला व्हता

हो त्यात अजून कुठला तरी होत नाव नाही आठवते आता मला हा ते माहीती मला अजून दुसऱ्या व्हायरस येत होते त्याने पण त्या व्हायरस ने पण खुप लोकांना त्रास झाला

त्या वर्ष मध्ये तर खूप खूप जण गेलेत हा आता ते चीननीच केलंय ते त्यांचे चीन ची सगळी प्रोडक्ट बंद झाले हो ते सगळे प्रोडक्ट बंद झाली तरी पण आहेत काही, काही काही छोटेसे हो आहे तसे काही काही तरी पण

काय त्यांना किती हि सांगून तरी ते काही ऐकणार नाहीये म्हणून म्हणून आता काय आपलं आपलं हे बघायच हा, ते पण आहे

हाका कुठं गावाला बिवाला गेली नाही का?

गावाला गेली नाहीका कुठं? कुठं करोंना मूळ तर कुठं जाताच आलं नाही घरीच आहे, आणि ते कोरोनामुळे कॉलेज बंद असल्यामुळे आमचे ऑनलाईन लेक्चर होतात ना

ऑनलाईन लेक्चर रोज कळतात का तुम्हाला

हो कळतात , आता करावे तर लागणार कोरोना आहे म्हटल्यावर आता काय बाहेर तर जाऊ शकत नाही

नाही ना मला ते फॉर्म कधी सुटले ते कळलेच नाही मग मी ड्रॉप केला काय, बाहेर जातच नाहीस का तु ?

नाही नाही जात पप्पा जाऊच देत नाही बरं जर गेलीस तर मास्क वापर, सॅनिटायझर सोबत ठेव हो तु पण काळजी घे काही सांगता येत नाही तुला कश्याची गरज असेल काही आणायचं असेल तर बाहेर पडशीलच ना पडावं तर लागतच आणि तु पडणारच मला माहितीये तर तु हे युज कर मास्क चा आणि सॅनिटायझरचा तु पण जा आता कुठंतरी बाहेर

हा तेच म्हणते तु बाहेर पडलीस तर मास्क सॅनिटायझर युज कर

काय नाय बघ घरी बसून मला कंटाळा आलाय म्हणून मी तुला फोन केलता असंच कोरोना मध्ये काय चाललंय तुझ बघु तरी असंच विचारायसाठी मी फोन केला काय आता किती हाल व्हायला लागलेत कोरोनामुळे पण आता कॉलेज चालु होणार आहेना

तेव्हा भरते फॉर्म तेव्हा करते फस्ट यियर हा का, आपल्या कॉलेज मध्ये पण कोविड सेंटर आहे वाटत हां, कॉलेजला जाऊन नकोस

अगं आपल्या कॉलेजमध्ये कोविड सेंटर होत म्हटलं जाऊ नको आता सध्यातरी आठवडाभर तरी जाऊ नको असं म्हणते मी हो सॅनिटायझर आहेत कि नाही मास्क वापरतात कि नाही ते आपल्याला काय माहित मग त्याच्यामुळे आठवडाभर जाऊ नकोस कॉलेजला

बरं बरं ठिके

आमच्या शेजारी माझी एक फ्रेंड आहे म्हणजे आपल्याच कॉलेजला आहेना तर ती जात होती म्हणजे आपलं आता सेकंड यियरच आहे आपलं तर ती फस्ट यियरला होती पण ती जात होती तर तिला झाला कोरोना वाटत हो का. तिने मास्क नसेल घातलं स्वतःची काळजी नसेल घेतली नाही सगळं युज करत होती तरी पण तिला झाला, दुसऱ्यांच्या टच मध्ये गेल्यावर पण होतो ना कोरोना त्यांच्यामुळे ती तिला झाला आणि ती गेली असं झालं, म्हणून तुला म्हटलं कि, एकच होती बिचारी हो का माझी एकदम जिवलग मैत्रिण होती ती तु गेली नाहीका मग तिला बघायला कसं काय जाऊ शकते बाळा कोविड असल्यामुळे ते येऊ देत नाहीत ना सगळ्यांना फक्त फॅमिली मेंबर्सच अलाऊड आहेत कुठे गेलीत हॉस्पिटलमध्ये गेले होते का तिला बघायला कुठे ठेवल होत तिला हॉस्पिटल मध्ये नाही दुसऱ्यांकडून कळलं फोन वरून

मी तर बाहेर जाऊ शकत नाही हॉस्पिटल मध्ये पण नाही जाऊ शकत आपण

असंच सहसा एंट्री देत नाहीत वाटत ते

मग तु टेस्ट वैगरे केली की नाही कोरोनाची हा मी केली ना टेस्ट, पहिली टेस्ट केली मी हो का घेतली ना लस तु घेतलीस का

मी एकच घेतलीय तु किती घेतल्या

हो का, माझे दोन्ही झालेत बुस्टर राहीलाय आता हा का, बुस्टर डोसच काय आहे ते ते सहा महीन्यांनतर असतो ना ते इंजेक्शन

नाही घ्यायचाय मला माझे २ डोस झालेत अजून सहा महिन्यांनंतर बघू हा का ठिक आहे ठिक आहे

काही नाही काय कोविडमुळे माझ्या मावशीच लग्न होतं मला कपडे घ्यायचे होते आता सगळं बंद आहे आता मी काय घालु ते टेंशन आलय अरे पण कोविडमध्ये लग्न कसकाय बरं नाय का ते वीस जनांना अलाऊड आहेना जाऊ नकोस, करोंना जरा अस्स कमी होऊ दे म तेवा लग्न ठेवा म्हणला तेनला नाही आता ते पण वीस जणांना अलौड आहे ना म्हणून मी पण चालले